वास्तु आहे हिरवे हिरव्या हिरवळी मध्ये पसरलेली सगळी कड हिरवळ आहे आवरती पण झाडे आहे ती वास्तु कमानी आणि वरती गोल-गोल आकारामध्ये बांधलेली वास्तु आहे वास्तु दिसत आहे.

दोन्ही बाजूंनी झाडी पसरलेली आहे. झाडांत मोठेमोठे खोड दिसताहेत लाकडी पायर्‍या पायर्‍यासारखा केलेल आहे. त्याला कठडा केलेला आहे. लाकडी व लाकडचा कठडा केलेला आहे.